समोर दोन व्यक्ती उभे आहेत ते एका काचेच्या प्रवेशद्वार बाहेर उभे आहेत काचेच्या प्रवेशद्वारवर--

अं गॅलरी अँड टॉयज तसेच कपड्यांचे तसेच ज्वेलरीच त्या ठिकाणी--

हे दोन मोठे खांब आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्याठिकाणी छोट्या पायांचा टेबल ठेवण्यात आलेला आहे.

समोर त्या ठिकाणी एक मोठी जाहिरात लावलेली आहे अ मॅजिक माउंटन असं त्या ठिकाणी लिहिलेल आहे ते त्या ठिकाणी एक--

समोर त्या ठिकाणी आपल्याला खूप सारा एक रस्ता दिसत आहे तिथे खूप साऱ्या दुचाकी चारचाकी तसेच रिक्षा व--

समोर त्याठिकाणी एक वर्ग आहे वर्गामध्ये खूप सारे विद्यार्थी हे बाकावर बसून त्या ठिकाणी अ अ त्याठिकाणी--

समोर त्या ठिकाणी घराचा स्लॅप टाकण्यात आला आहे तिथे त्या ठिकाणी लाकडाच्या बांबुनी त्या ठिकाणी स्लॅपला आधार देण्यात आला आहे.

समोर एका व्यासपीठावर त्या ठिकाणी दोन मुली व दोन मूल हे नृत्य करित आहे.

त्याला हेल्मेटसुद्धा दिसत आहे नदीचा आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी खूप सारी झाड--

अं लावण्यात आलेलं आहे व तिथे दोन ते तीन चौकशी कक्ष दिसत आहे व तिथे काही--

समोर त्या ठिकाणी एक रिक्षा दिसते आहे रिक्षामध्ये रिक्षा चालक आणि प्रवासी बसलेले आहे अ व तिकड अ पलीकडे भारतीय --

अं पुणे प्रधान डाक घर असं त्या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे तिथे खाली एक व्यक्ती दिसत आहे.

हिरव्या रंगाची भिंत व त्याच्या तिथं त्या ठिकाणी एक शेड बनवण्यात आलेला आहे.

अं शाखा आहे अं तिथं दर्डी दगडी इमारत काळ्या पाषाणात बांधलेली ती इमारत --

अ तिथे त्या ठिकाणी एक अ मोठीसी खुर्ची आहे तिथे मुस्लिम बांधव हे एकामेकाशी अ गप्पा मारत आहेत तिथे--

प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे तिथ बाजूला एक बुरुजसुद्धा आपल्याला दिसत आहे बसण्यासाठी बाक सुद्धा ठेवण्यात आलेला आहे.

समोर त्या ठिकाणी एक कॅफे दिसत आहे तिथे खूप सारे लोक त्याठिकाणी जमलेले आहेत.

त्यांनी आकाशी रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे.

असुरला अ मारताना त्या मुर्त्या दाखवण्यात आलेल्या आहे तिथे खूप सारी अ भाविक ही त्या ठिकाणी जमलेले आहेत.

कोपऱ्यात एक गणेशाची मूर्ती सुद्धा आपल्याला दिसते आहे.

फळभाज्या व भाजी पाला सुद्धा ठेवलेला या आपल्याला दिसतो आहे.

व तिथे काही अ दुचक्या सुद्धा उभ्या आहेत.

समोर त्या ठिकाणी एक नदी दिसत आहे नदीच्या कडेला त्या ठिकाणी खूप--

खुली अशी मोकळी जागा आपल्याला दिसत आहे तिथे राजवड्याच्या इथं त्या ठिकाणी प्रत्ये--

समोर त्या ठिकाणी एक वूड लँड नावच दुकान दिसत आहे तिथे विविध प्रकारची दुकान आहे महाराजा नावाचा सुद्धा तिथे एक दुकान आहे.

अ ते कपड्याच दुकान दिसत आहे तिथे खूप साऱ्या दुचक्या ह्या--

त्या ठिकाणी शेवटी लावण्यात आलेली आहेत.

समोर त्या ठिकाणी दूरवर आशे एक डोंगर दिसत आहे आ त्याचे हिरवगार झाड झुडप त्या ठिकाणी --

अह निर्माण झालेल आहे तिथ त्या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन त्यात ठिकाणी लहान लहान घरं --

विविध प्रकारचे कात्रण हे लावण्यात आलेल आहे.